कब्बडी कब्बडी कबड्डी कब्बडी हॅलो हॅलो हॅलो इरा

अगं काय हे मला आता तुझ्या फोनवरूनच कळलं कि कुणाचा फोन नसून इराचाच असणार आहे. म्हणेज तुझं नाव मी तसच सेव्ह केलाय कब्बडी कब्बडी अगं काय करणारे आता मुलांचे पण स्पोर्ट्स आणि हे सगळे चालू आहेत आणि त्यांचे यावर्षी स्कूलमध्ये थोडस क्रिकेट किंवा फुटबॉल ह्या गोष्टी न ठेवता आपल्या अ महाराष्ट्रातले जे गेम जरा मागे पडलेले आहेत ह्या कबड्डी ए सॉरी अ क्रिकेट किंवा फुटबॉलमुळे जे आधीचे गेम होते आपले ते थोडेशे मागे पडलेत तर त्यांनी ह्यावेळी जरा जुने गेम मागे पडलेल्या गेम मुलांना शिकवले त्यांची प्रॅक्टिस घेतली अंडी तेच गेम त्यांनी स्पोर्ट्स मध्ये ठेवले म्हणून मग मला पण ते खूप मजा वाटायला लागली कब्बडी कब्बडी आणि तो तर माझा आवडता गेम आहे तुलाही माहितीए हो हो मी तेंव्हा तसाच तुझा नंबर तसाच सेवा केलाय आणि म्हटलं हॅलो न बोलता कब्बडी कब्बडी बोलली म्हणजे इराच असणार

अरे मला तशे बरेच आहेत आता माझ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये पण स्पोर्ट्स डे झाला. पण तिथे हेच सगळे फुटबॉल वगैरे.त्याला फुटबॉल आवडतो आणि त्याला फुटबॉल आवडल्यामुळे आता मला पण तोच गेम आवडायलागलंय पण कसं माहितीए कुठंतरी असं वाटत कि फुटबॉल, क्रिकेट हे गेम पुढे येतायत पण हे जे बाकीचे गेम आहेत आपले खो खो कब्बडी किंवा अ मल्लखांब ह्या गोष्टींना किंवा ह्या सोर्स ना पुढे हे मिळत नाहीए हम्म ते पण आहे पण तू बघितलंस का अ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला क्रिकेट असो किंवा फुटबॉल असे हे खूप मोठ्या प्रमाणात विकसित गेम झाले त्याच्यामुळे हे जुने जे जुने गेम आहेत ते मागे पडत गेले म्हणजे यामुळं काय झालं मुलांना किंवा ह्या लोकांना ह्या गेमची ओळख सुद्धा राहिलेली नाहीए

हो बरोबर आहे म्हणजे अजून माझ्या मुलाला कबड्डी आणि खो खो हा माहितीच नाहीए रादर आता तो पाचवी मध्ये आहे पण तरीपण फक्त गेम म्हटल्यावरती हे चार पाच गेमच बोलले जातात त्यांच्याकडूनही कि अरे हा आई मला हे माहितीए मला हा माहितीए तर हे जे आपले जे गेम आहेत पहिल्या पासूनचे त्याचा कुठे उल्लेखच नाही होत ग हो अ ते त्याला कारण पण खूप आहेत अशी ग म्हणजे काय झालं ह्या लोकांना जो सपोर्ट असतो तो मिळालेला नाहीए किंवा त्यांची अ प्रॉपर कोच नाहीए जस क्रिकेट आणि फुटबॉल मध्ये जे मिळत ना किंवा हॉकी पण तू बघ ह्या सगळी लोकांनाना एक प्रॉपर कोच मिळालेला आहे बरेच ग्राऊंड्स मिळालेले आहेत ह्या सगळ्यांमुळे हि गेम्स कुठेतरी पुढे येत गेलेले आहेत आणि कबड्डी म्हण उंचउडी म्हण गोळाफेक, थाळीफेक हि सगली गेम मागे राहिलेली आहेत हो बरोबर आहे कारण कि कुठेतरी लॅक ऑफ एडुकेशन अ माहिती नसल्यामुळे आणि अ पॉवर्टी किंवा एक करेक्ट एक्सपोझर

तर हे गेम्स नक्कीच पुढे येतील हम्म ते पण आहे आणि काय आहे ग अ पुस्तकामधून सुद्धा बघ ना तू क्रिकेटबद्दल माहिती किंवा क्रिकेटबद्दल अ अ इंटरव्यूझ टीव्ही वर न्युज पपेरमध्ये वगैरे जे येतात किंवा नवीन नवीन जे रेकॉर्ड केले जातात अ प्रत्येक गेम मध्ये असं जे नवीन मोठ्या प्रमाणात आता जी मुलं ज्या गेम मध्ये वळताहेत त्या संदर्भातच बोलतीये मी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

पण माझ्या मुलाला हे अजून माहिती नाही जेंव्हा त्याला मी हे सगळं सांगितलं किंवा आपले कुठले कुठले स्पोर्ट्स आहे तेंव्हा मग त्याचे प्रश्न चालू झाले आई कब्बडी कसा असतो खो खो कसा असतो थाळीफेक कशी असते

तर मूला मुलांना हे गेमच महत्व पण आणि गेमची माहिती पण समजेल कि अरे आपण ज्या देशा म्हणजे ह्यांच्यामध्ये राहतोय महाराष्ट्रत तर महाराष्ट्रामध्येच कुठले महत्वाचे गेम आहेत

तर ती एक जास्त हेल्प होऊ शकते मला असं वाटत हो आणि बघ काही गेम जे असतात ना ते इंडिविझूल असत आणि काही जे गेम असतात ते ग्रुप ने असतात तस पाहीलना कबड्डीचा तू इतिहास बघितल्यास ना कब्बडी हा महाभारताच्या काळापासून भारतीय संस्कृतीचा एक मोठा भाग आहे आणि अ म्हणजे मला हा गेम आवडतो म्हणून मला जास्त माहिती आहे याबद्द्ल आणि कायमचा असा विश्वास आहे कि अभिमन्युच्याच मरणात कबड्डीचा शोध लागलेला आहे

अ कबड्डीला प्राचीन कुस्ती खेळांपैकी एक म्हणून पाहिले जाते आणि कब्बडी हा शब्द तमिळ शब्दापासून आला आहे. काईपीडी हा एक तामिळ शब्द आहे त्याच्यावरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कबड्डी हा शब्द अ

म्हणजे तुला सांगायचं तर बी सीसी आय हे जस क्रिकेटसाठी मोठी संस्था आहे म्हणजे त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत जे प्लेयर वर ते खर्च करतात किंवा ग्राऊंडवर वगैरे करतात, ग्राऊंडसाठी करतात किना आय पी एल

तशी प्रत्येक गेमसाठी ऑरगनाईझ व्हायलागल्या ना सान्वी तर तुला सांगते प्रत्येक गेम हा पुढे येईल आणि प्रत्येक राज्याराज्यामधन प्रत्येक प्रादेशिकमधन जे गेम वेगवेगळे खेळले जातात ना त्याची संपूर्ण भारतातल्या लोकांपर्यंत माहिती मिळेल आणि हे एक सगळ्यात भारतासाठी एक अ वेगळं म्हणून राहील एक आठव आश्चर्य म्हणू शकतीस तू खेळासंदर्भातील हो बरोबर आहे ग आता तू जे म्हणतेस हे सगळं झालं तर नक्कीच आपल्या ह्या खेळाला प्राधान्य मिळेल कारण कि बघ ना आता क्रिकेटमध्ये ह्या किती ह्या लोकांनी पहिले फिफ्टी ओव्हरची मॅच असायची आता वीस ओव्हरची म्हणजे आय पी एल चालू झालंय त्यामुळे लिटरली खेळाडूंचे लिलाव होतात आणि हा जो ऍडव्हर्टायझिंग म्हणा किंवा ह्यांना जे कोणी खरेदी करतात म्हणजे जे काही लिलाव आपल्या खेळासाठी

आणि ह्याचा जो एवढा मोठा परिणाम किंवा इम्पॅक्ट मिळतो ना त्यामुळे हे बाकीचे खेळ मागे पडलेत आज क्रिकेटसाठी किंवा आय पी एल मॅच असेल तर ह्याची किती दोन दोन तीन तीन चार चार महिन्याआधी ऍड चालू होतात त्याच्यानंतर ह्यांना भयंकर पैसे लावला जातो ह्यांच्यासाठी आणि खेळाडूंसाठी ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांना सगळ्या ह्या अ सोई उपलब्ध केल्या जातात तस ह्या आपल्या खेळांना अजून तस काही हे लोक महत्व मिळत नाहीए देत नाही म्हणण्यापेक्षा मिळत नाहीए तर ते कुठंतरी चालू करायला हवंय हो त्यांच्यामधून बघ ना हे म्हणजे अ जे नगरसेवक वगैरे असतात ना त्यांनी छोट्याछोट्या कॉलोनीमधून किंवा छोट्याछोट्या जो एरिया असतो ना त्यांच्यामधून त्यांना जागा उपलब्ध करून आणि हे जे गेम आहेत जुने जे गेम आहेत आपले जुने अ तर ते त्यांनी चालू केले ना तर लोकांना लगेच अ म्हणजे अट्रॅक्शन वाटेल एक थोडस ठीके काही मुलांना जमेल काही मुलांना जमणार नाही पण आपोआप मुलांना त्या गेमबद्दल माहिती व्हायला लागली किंवा ते प्रॅक्टिकल खेळायला लागले ना तर नक्कीच यांची यांच्यामध्ये आवड निर्माण होईल

हेच होत असल्यामुळे हे गेम तशे सहसा पुढे येत नाहीयेत आता खो खो कब्बडी म्हणजे पहिलेतर शाळांमध्ये म्हणजे आपण जेंव्हा स्कूल मध्ये होतो तेंव्हा आपल्या अ पिटी च्या ह्यांच्यामध्ये हेच जास्त गेम व्हायचे अगं ते आहे पण आता बघ कोल्हापूर वगैरे कोल्हापूरमध्ये कुस्तीचे आखाडे आहेत पण ह्या लोकांनी ते टिकवून ठेवलेत ना तिथे अजूनही लहान लहान मुलांना त्यांचं जे काही पर्टिक्युलर एज ठरलेलं असेल त्याच्यामध्ये कुस्तीमध्ये त्या एजपासून त्या मुलांना आखाड्यामध्ये उतरवतात आणि त्यांचे पण मोठे मोठे अ काय म्हणू शकतो आपण त्याला स्पर्धा होत असतात म्हणजे आता पुण्यात सांगायची तर आता पुण्यामध्ये कुस्तीची स्पर्धा आमचे जे महापौर माजी महापौर आहे त्यांनी ऑर्गनाइझ केला होता हो तेच ना हा सगळा पाठिंबा मिळायला हवाय ना ग म्हणजे कुस्ती वगैरे तर आपल्या इकडच्या मुलांना माहितीच नाहीए आणि तुला माहितिएका आता आपण जस हे खेळ म्हणतो ह्याच्यासाठी अ आपण जे हल्ली दैनंदिन ह्यांच्यामध्ये आपला जो स्ट्रेस किंवा आपण आपलं हे जे सगळं कामाचे तास त्यामुळे आपला कुठेही व्यायाम होत नाही किंवा काही नाही पण तुला माहितीए कब्बडीमुळे

कारण कि कस तुम्ही ते ग्रुपमध्ये खेळता आणि ग्रुपमध्ये जे आपण म्हणतो टीम बिल्डिंग किंवा हे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये सहज घेतल्या जातात किंवा ह्यांच्यामुळे शिकल्या जातात

हो पण तुला माहितीए का जे कब्बडी कब्बडी कब्बडी म्हणतात आणि कबड्डी शब्द नाही उचारला ना तर तो खेळामधनं बाद होतो व्यक्ती तर कबड्डी कबड्डी जो शब्द आहे ना त्याच्यामुळे अ ब्रीदिंग पण एक कंट्रोल मध्ये येत म्हणजे श्वासावर एक नियंत्रण राहत आपलं त्या शब्दामुळे

ते कारण म्हणजे हे आता तू बलताना माझ्या लक्षात आलं कि ते सांगायचे ना कि हे कॉन्टिनुअसली बोलत राहायला पाहिजे ते बोलत राहिल्यामुळे हा त्याचा फायदा होतो हे कधी कधी माहित पडायचं कधी कधी सर सांगायचे कधी कधी नाही सांगायचे पण ह्या गोष्टी नकळत कुठेतरी आपल्या संस्थेवरती चांगला परिणाम करत असतात हो आणि तुला माहितिएका आपल्याकडे अभंग आहेत बघ तुकारामांचे, एकनाथांचे वगैरे सगळ्यांचे तर त्या तुकारामाच्या अभंग सांगतो कि कबड्डी आमचा लाडका देव कृष्ण खेळला होता हि त्यांच्या अभंगामध्ये एक ओळ आहे म्हणजे विचार कर किती वर्षांपूर्वी अ सॉरी कबड्डी चा एक शोध लागलेला आहे किंवा कबड्डी खेळला जातो हा गेम हो अगं हे सगळे गेम अशेच खेळले गेले आणि ऍक्च्युली पहिल्या पिढी मध्ये हे सगळं होत म्हणून हे लोक सगळे तेवढेच

आहेत ना फक्त आता त्यांचा थोडा प्रभाव वाढला पाहिजे किंवा त्या पुढे आल्या पाहिजेत

एस एस जस आपलं क्रिकेटचं विश्वचषक असतो तस कब्बडी विश्वचषक किंवा प्रो कब्बडी लीग जस आय पी एल असत क्रिकेटच तस प्रो कब्बडी लीग आशिया खेळ वगैरेहि झाले ना तर प्रत्येक गेमची असो म्हणजे कब्बडी म्हणूनच नाही तर खरंच आपल्या भारतामध्ये जे गेम आहे ते बाहेरच्या देशांना कळायला पण नक्कीच मदत होईल आणि कशे खेळले जातात तर बाहेरच्या देशाचे लोक पण आपल्या गेम मध्ये इंटरेस्ट दाखवतील हो अगं बरोबर आहे ते आता आपल्याच कितीतरी संस्कृती फॉलो करताहेत योगा हे त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे अ भारतातल्या जुन्या जुन्या संस्कृती आत बाहेर जायला लागल्यात असं झालय आणि ते लोक सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगायला लागलेत हो आणि प्रत्येक गेम हा मुलगा आणि मुलगी खेळू शकतात असं राहिलेले नाहीए आता कि हा गेम फक्त मुलांचाच आहे आण हा गेम फक्त मुलीचाच आहे पार्ट अशे काहीच राहिलेले नाहीएत प्रत्येक गेम हे दोघ जण खेळू शकतात हो बरोबर आहे कारण कि हे आता ह्या गोष्टी मागेच पडत चालेल्या आहेत त्यामुळे खेळांमध्ये मला नाही वाटत मुलगा आणि मुलगी ह्याचा जेण्डर हे ह्याच्यामध्ये घेऊन हे गेम मागे राहतील तुपामुळे आपणच आता काहीतरी करूया आपल्या स्कूलमध्ये अश्या मुलांच्या हेच्यामध्ये आपण ह्या गोष्टी काहीतरी अ सांगूया कि ज्याच्याकरून ह्याची सुरुवात तर होईल जिथे नसेल जेंव्हा काय किंवा पुढे

हो हो हो म्हणजे ऍटलीस्ट इव्हन आपल्या सोसायटी मधून ह्या गोष्टी चालू केल्या ना अगं सान्वी खूप फरक पडेल माहिती आहे का कारण कि आता तुला सांगायचे तर मी ज्या सोसायटीत राहते तिथं मिक्स कम्म्युनिटी आहे तर मिक्स कम्युनिटीच्या लोकांनासुद्धा वेगवेगळ्या गेम बद्दल माहिती नसते तर आपण एक सॅटर्डे संडे अझ अ पेरेंट्स म्हणूनही हे गेम ऑर्गनाइझ वगैरे केले ना तर खरंच ह्या मुलांना फायदा होईल आणि त्यांच्या ज्ञानात तर भर पडेलच पण ऍक्च्युली ते शाळेमध्ये जाऊन त्याच्या फ्रेंड्स सर्कल ला टीचर ना ह्या सगळ्यांना पण एक मौथ पब्लिसिटी होऊ शकते कि नहीं मॅम हमारे सोसायटीमे ये ये ऐसी चिझे ये वीक ऐसा हमको समझाया ये गेम खेला हमने तर ह्या गोष्टी पण नक्कीच मदत होईल आपल्याला ह्या गोष्टींमुळे

आणि चल आपल्यापासूनच खरी सुरुवात करू नवीन गेमची